चित्र आहे ते बस स्टॉप चे आहे. या बस स्टॉप वर प्रवासी बसून आहे. वेगवेगळ्या प्रकार चे वेगवेगळ्या रंगाचे कपडे घातलेले प्रवासी आहे आणि गाड्या सुद्धा वेगवेगळ्या रंगाच्या इथे लागलेल्या आहे बस स्टॉप वर.

मी जे चित्र पाहत आहे. या चित्रा मध्ये एक गॅरेज आहे. आणि त्या गॅरेज मध्ये खाली गाडी ठेवलेली आहे. हे गॅरेज घरचेच आहे आणि गॅरेज मध्ये वेगवेळ्या वस्तु ठेवलेल्या आहे.

स्टेज सारखा भाग केलेला आहे आणि एका साइड ला त्रिकोणी असा भाग दिसतोय.

हे जे मी चित्र बघत आहे ते एक अ वीरांडयाचे आहे ह्या वीरांडया मध्ये वेगवेगळ्या रूम्स आहे ज्या लीज वर देण्यात येत आहे आणि प्रतेक दरवाज्याच्या ठिकाणी एक-एक--

चित्र दिसत आहे. ते अ अ एसटी स्टँड चे आहे. त्यामध्ये शिवशाही गाडी लागलेली आहे. या शिवशाही गाडी मध्ये बसण्यासाठी अ लोकं प्रयत्न करत आहे आणि त्याच्या बाजूला जी गाडी आहे. ती सुद्धा शिवशाही आहे.